हो हो चालेल काहीच problem नाही मी तुम्हाला तुमच्या email id वर डाक्युमेंट वगेरे सगळ email करतोच. okay. mam जस काही problem आला तर तुम्हाला call करून detail मिळू शकते का?

thank you तुमचा वेळ दिल्या बदल धन्यवाद. महात्मा फुले जोतीरा गोविंदराव फुले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस - आठविस नोव्हेंबर आठरसे नव्वद , महात्मा फुले नावाने

जाति व्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य आ कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी आठरसे अठेचाळीस मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाड येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांस सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या अह उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना अठराशे आठ्यानशी मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा संस्कृत महान आत्मा पूज्य पदवी प्रदान केली होती. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. शेतकऱ्यांचे आसूड हा महाराष्ट्रा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होता. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांच मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांन लिहिलेले ग्रंथ हे. मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. बालपण आणि शिक्ष जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी त्य़ाचगावी जोतीराव यांचा जन्म अकरा एप्रिल आठरसे सत्तावीस रोजी झाला. जोतीराव यांच्या वडिलांचे ना गोविंद

पुरवण्याचे काम करीत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून हुन त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सात सातबाराचा

जोतीबांचा विवाह बाराव्या बाराच्य़ा बाराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. . प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांची त्यांची भाजी विक्रीचा व्यवसाय झाला. इ. स. आठरसे बेचाळीस मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या अं पध्त तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांन सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधलाए

शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना नावलौकि होता. त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी येत असत चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शि शि शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक नाना वर्ण एक गाव, एक रंग एक दूध तुम कैसे बम्मन हं कैसे सूद शैक्षणिक कार्य

विद्येविन मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविन शूद्र खचले

सामाजिक परिस्थिती सुधराय़ची निश्चय केला. त्यांनी इ. स. आठरसे अठेचाळीस साली पुण्यामध्ये बुधवार पेठेती भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलीं मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिणाची शिक्षिणाची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईं सोपविली. आणि यानां जोती जोतीबांन अस्पृश्यांसाठी शाळा साठी शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत असे. ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन, शिक्षकांनी मुलांच्या हिताच्य दृष्टीने योग्य त साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजान एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरी ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण दिले अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला सामाजिक कार्य मानवी हक्कावर इ. स. सतराशे येकयानव मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनातआले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांना मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांचा भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. कोणताह धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती माना मानवाचीच आहे. असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांच विचारसरणी होती मान मानवाने गुणवत गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवीक्ताता विशद केली आहे. य़ा पुस या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ महणुन सामाजिक प्रबोधन केले.

हे ज्योतीराव फुलेंनी आपल्य सार्व सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे. त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक

होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक सम संन्यासी व भिक्षुक होतात प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे. असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीतील उत्पन्न करनारा आहे. त्य़ाना आळशी

कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभय तांनी अथवा सर्व यांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड भेदभाव न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. आपणां सर्वांच्य नीर निर्णय़ एक एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी अं मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे. आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपय़ोग घेण्यास समर्थ केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माण निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रत दिली आहे. जो आपल्याकळुन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस

म्हणतात आपल्या सर्वांच्य निर निर्मिती कळे एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मानवी प्राप्त. Hello प्रिया कशी आहे

हा मी पण छान आहे तुझं काय म्हणणं आहे Online shopping बद्दल Online shoppin online shopping हि वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी चान्गली गोष्ट आहे पैसे कस म्हणू शकते तू कारण आपण एकदा तर सुरु केले Online shopping करायला कि आपले खुपच हे होता पैसे खर्च त्याच्या Offline मध्ये पण होत मान्य

हा पण काय असत ना त्याच्यातून अं आपली ला Quality असताना कि आपल्याला याच्यातून हे नकोत नको आहे मग थोडं कमीच बघायचं अं Discount वैगेरे असतात ना त्याच्यावर त्याच्यामुळे म्हटलं मी पैसे पण वाचतात त्या नुसार बाहेर सारखी Bargaining करावं लागते कमी करा कमी करा पैसे हम्म पैसे कमी करा हम्म ते आपण Discount ते त्यात Offer येतात त

त्या दुकानाची GST लागणार परत आपला वेळ हम्म पण जाणार आणि हे उन्हाळ्या मध्ये फिरावं पण नाही लागणार त्याच्या ने

हा तेच तेच असं काय नाही कमी पैस्यात छान मिळालं छान येते त्याच्यात माझं हम्म अनुभव छान आहे बाई तुझं कस आहे हो हो माझं पण छान आहे त्यावरती मी जेवढे Order केले त्याच्या सगळे घेतले Almost कोणताही Return केले नाहि आणि काही जरुरत पण नसते बा Return केले कि पैसे भेटत नाहि पण ते Proper Details add केले ने आपण मग व्यवस्थित आपण आपली माहिती दिली तिथे तर तर येतात ते पैसे व्यवस्थित माझं Issue तस झालेलं पण मी नंतर व्यवस्थित केले Add account माझं मग नंतर माझे येऊन राहिले पैसे असं काही मला नंतर कधी झालं नाही नांतर कधी नाही हो हो तस ते लोकांचं गैरसमझा आहे हम्म तस काही नाही माझं पण तस अनुभव आहे चांगलाच आहे त्याच्या बाबतीत Online delivery असते हम्म Online paymnet पण त्यांनी केले Return return केले कि दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जातात आणि लगेच पैसे पण वापस देतात ते Account ला मिळून जातात आपल्याला

इतक्या Offer आहे आपल्या अक्षय तृतीयेच्याआहे गुढी पाढव्याच्या आपल्या कुठे जाण्याची घरी हम्म तर दुकानात एखादी Offer कमी असेल पण हम्म मध्ये प्रतेय्क गोष्टीची Offer असते हम्म आणि त्याची Membership पण असते Membership आपण केले तर आपल्याला जास्त offer मिळू शकतात त्याच्यातून

कधी असं रात्री च वेळ मिळाला तर समझ चला आहे आपल्या कडे Option काहीतरी छाण असं हम्म आपल्याला कुठे जायचं नाहि दुसऱ्या दिवसाची वाट बघायची गरज नाही कि उद्या जाऊअसं

Online jewellery तर एवढी छान येते आपल्याला पाहिजे हो तशी Jwellery dress घरचे सामान पण

घरचे सामना पण छान येतात त्याच्यातून हो तेच तर Mummy पण खुश असते कि सामान Online मागवला Offline इथे फिरावं तिथे फिरावं ईथे चाल तिथे चाल मग ती पण थकून जाते आणि आपण पण थकून जाणार आहे घरी मागते काही घेणं होत नाही काहीच नाही हा ते आहे त्याच्या तुन फायदे भरपूर आहे

सध्या मी एक Dress order केली ते उद्या येणार आहे त्याचीच मी वाट बघतेय अजूनही त्याच्या बद्दलच मी बोलतेय हम्म तेच तेच छान हा माझा Birthday आहे ना त्याच्या मुळे मी Order late time ला पण मी Online shopping केली होती या वेळेस पण मी online shopping करतेय पहिले वाटत होत मला Mall मध्ये जावून घेणे वैगेरे आवडत होत पण ठीक आहे Option भरपूर भेटतात Online मध्ये कोणतीही गोष्ट हा तेच आवडेल कि नाही आपल्या सोबत Friend घेऊन जायचं वैगेरे असं असते तिथे गेल्या नंतर घेऊन जायला सगळं Possible नसता कारण कोणी कोणाचं Time कसा तर Online ला कास आपण Select करून ठेवू शकतो प्रत्येकाला दाखवू शकतो प्रत्येकाजण हा आपलं आपलं मत मांडू शकतो i आपण त्याला आ Like करून ठेवायचं त्याला त्याला हम्म Side ला काढून ठेवल कि झाल म्हणजे आपण किती किती लोकांना दाखव अदखव दाखवायचे ते दाखवा परत मग Order करा हम्म तेच तर मी पण आणि तू काय Order केली मी पण आहे Night dress माझे आहेत ते केले Order मस्त पैकी छान असे हम्म आणि असा अनुभव नाही कि असा कि माझं खराब आला आहे किंवा माझं हेसाहित्य खराब आलाय कि हे असं सगळं छान आलेले आहेत माझं आजच मजाही एक लहान मुलांसाठी Dress मागवला होता इतका सुंदर Dress आला आहेत ना आणि हम्म एकदम कमी किमती मध्ये चांगले Dress आलेत हम्म सगळे छान आहे हो हो Dress सगळे सगळे एवढे छान येतंय ना कि सगळ्या Size तर आपण Check काही Problem नसतात आपल्ल्या Offline एवढे बेक्कार मिळतात आणि एवढे महाग असतात ते पैस्यानी सुद्धा आणि एवढे original आणि एवढे छाण Price मध्ये आहे online कि बस हो हो आणि ते माहिती आहे का आपण नंतर पण Payment करू शकतो Online मध्ये हम्म तस पण Option आहे Online मध्ये

हो आपण Date पण Change करू शकतो म्हणजे उद्या ते येणार असतील समझ तर आपण काहीतरी काम आहे तर आतापणपरवा दिवशीचे Date सह्कतो त्यांना मग ते परवा दिवशी येतात आपले याच्या नुसार येत असतील आणि Adress दिला आहे तर असं नाही कि इकडच्या तिकडे हम्म तिकडे हा तेच तर आपण जिथे म्हणू तिथे आणून देता ते हा Notificaton लगेच येतात कि ते काय वेळ झाला असले तर वैगेरे झाला असेल तर असं

Corona मध्ये त्यांनीच साथ दिली दुकान आधी बंद झाले पण त्यांची Delivery चालूच होती हो हो चालूं होती नंतर मग Situation खुपच खराब झाल्यावर बंद झालं सर्व ते आणि परत ते Track वर आले आपल्याला देऊ लागले सर्व ते हम्म तरी त्या वेळे पण चालू ठेवले असते ना SafelySafely होत त्यावेळे कारण ते एकटे यायचं येऊन एकटं देऊन द्यायचे आपल्याला गर्दी करावं लागत नव्हतं ना Shop मध्ये जावून आपल्याला जवळ दोघे तिघे येणार परत ते Shop मधली हि गर्दी ती गर्दी हा तेच त्या मुळे ते चांगलं होत Online मध्ये पण पण Corona मध्ये पण चांगलं होत ते आणखी काही कधी Cheating वैगेरे केली का Online shopping मध्ये कि आलेले ते Product असं वापरून मग देणे किंवा काहीतरी तस हे करून देणे नाही नाहि नाही नाही नाही केली Continueous product चांगले आले तर मी वापसीच केले नाही म्हण जास्त करून वापस करण्याचा प्रश्नच आला नाही पण अशे आले कि अं तर माझ्यासाठी Size एकत्र Fit बसली नाही आणि Use तर काय करणार मी त्याच्यातून हम्म

Quality चांगली जर हे देत असेल तर आपल्याला Cheating करायची काय गरज आहे हम्म ते त्याचं काम करतात हम्म त्याच्यात Gift card पण असतात आपण आपल्याला आणि जर काही पसंद नाही आला तर आपण ते Card पाठवायचं नाही झालं अं आपलं Gift ते आपलं कोण ते Gift आहार ते करून आपण त्याच्या मनावर काहीही मागवू शकतो भरपूर Option आहे बघायला गेले तर हम्म त्याच्यात Card वर मधू आपल्याला काहीतरी भेटून जाईल हा भरपूर आहे Online shopping is best हा खरंच ठी आहे मग प्रिया छान वाटलं तुझ्याशी Discuss करून हो हो मला पण छान वाटलं

Good nightGood night एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये project. ही नि जे kitchen stant page ची अनिरुद्ध निर्मिती पाहिली

fabric canopy च्या मालिकेतून छान. clock tower च्या. शिर्षस्थानी पडतो. समीक्षा आणि project ए मध्ये त्याच्या विनोदी stunt ची तुलना बस्टर कीटन शी केली आहे. जो स्वतः चे stunt करण्यासाठी देखील ओळख ला जात होता. जरी चेन्नई project आहे. release झाल्यानंतर काही वर्षा पर्यंत. किटणे चे चित्रपट पाहिले नव्हते. चेंज च्या मते the young master पासून पूर्वीच्या कुंकू comedy चित्रपटां मध्ये तो

पोलिस story मध् ये अनेक मोठ्या प्रमाणेच action seen होतात. जास्त सुरुवाती चा seen आहे ज्या मध्ये एक झोपड पट्टा तून. कारच्या पाठलावे करणे चैन त्याने विसल सह double dekar bus थांबवणे आणि. shopping mall मध्ये. climatic fight seen यांचा समावेश आहे. या अंतिम दृश्या ने चित्रपटा ला जणू एक ला story खूप नाव मिळवून दिले. सारखेच्या हाके च्या मोठ्या संख्येने तुटले ला. fans

त्या खांबाला झाकणाऱ्या दिव्यांनी ते खूप गरम केले होते, परिणाम ही channel degree degree जवळ होते. विशेष तर त्याचा हाता ला तसेच वाटली ला फक्त झाली आणि lading केल्या वर त्याचा श्रेणी चा भाग. निखळला

आणि rush our मालिका या सारख्या असंख्या इतर चित्रणांमध्ये. असेच विस्तृत stunt केले. अच्छा

ज्या मध्ये तो स्वतः चे सर्व stunt करतो यावर भर दिला आहे. चैन ने सर्वाधिक

stunt करण्याचा प्रयत्न करताना चैन ला वारंवार दुखापत झाली आहे त्यांच्या. चित्रपटांच्या closing credit दरम्यान. त्यांच्या पैकी. बरेच जण. out deck किंवा जोकर म्हणून दाखवली गेली आहे.

चंबळ in the promotion ला हम्म. material नी जोर दिला की त्यांनी सर्व stunt केले आहे. चित्रपटाच्या पोस्टच्या एका आवृत्ती ने त्याच्या अनेक दुःखांपातींचे आरेखन केले. चैन ने दिवगंत ब्रूस ली आणि ली च्या मृत्यू पूर्वी आणि नंतर दिसलेल्या असंख्य अनुकरण करताना प्रतिसाद म्हणून त्यांचे screen

जे चे पात्र सामान्य कठोर नैतिक द्रष्ट्या चढल नायक होते याहून. चैन चांगला अर्थ पूर्ण संकेत मुख नियमित. पुरुष खेड तो आणि एखादा यांच्या मित्रांच्या मैत्रिणी चा किंवा कुटुंबा च्या. देवर असतो जे नेहमी शक्यता असून ही शेवटची विजय मिळवता.

चैन ने त्याचे शरीर घट्ट धरले आहे. जिथे नी सैल आणि वाहत होते. तिथे चैन घट्ट आणि खडबडीत आहे. rush our मालिकेचे यश असून ही चैन ने म्हटले आहे की तो चित्रपटा चा चाहता नाही. कारण तो चित्रपटा तील action

वर्गीकृत केले आणि त्यांना शैलीतील महान व्यक्ती पैकी एक मानले.

ball under dog म्हणून आधार करतो. जवळ जवळ अति मानवी acrobatic stunt सह अडचणी वर मात करतो आणि लढण्या ची क्षमता. दोन हजार च्या दशकात त्यांच्या ला action hero म्हणून type caste करू. कंटाळा आला ज्यामुळे त्याला त्याच्या नवीनत्मक चित्रपटामध्ये अधिक भावनेने अभिनय करण्यास प्रवृत्ती केली नवीन पोलीस कथेमध्ये त्याने दारूचा व्यायसायाने ग्रस्त असलेल्या आणि त्याच्या खून झालेल्या सहकाऱ्यांचे शौक करणारे पात्र चित्रित केले आहे चांगले मानुस ची प्रतिमा पुढे नेण्यासाठी चैन ने Robin Hood मध्ये प्रथम antihero ची भूमिका केली ज्यात